चंगला आहे म, मलाते वाटता job च करावा मंग काय. हा, म्हणजे तो पण पर्याय चंगला आहे कारण अता कसा झाला जेव्हा दोन एक एक वर्षा जेव्हा lockdown चालू होता आणि नंतर पण जेव्हा आता ते कुठे जाऊन थोडासा. अ सगळ्या रूळावर आला सारखा झाले तर जो मला -माझ्या नोकरीमुळे नाही का खूप support झाला म्हणजे मी घरूनच कामकरते अजून सुद्धा तर मला तो एक फायदा झाला कि घरून मी माझा काम सुदधा केला लॉकडाउनमधे लॉकडाउनमधे तर म्हणजे एक टायमत्र एवडी परिसतिथी खराब होती कि जे लोका व्यवसही करत होते त्यांना ते काही पैसे मिळत नव्हते. नोकरीमुळे मला माझा वेळेवर पगार येत होता तर आम्हाला जेव्डा problem नय आला. चालेल मी काय करीन माहितीका मी आता उद्या office ला गेलाना कि मी check करतो कि बाबा काय - काय आता आहेत. तर म्हणजे नोकरी.

कसा असेल त्या पदधतिनि चालते, बघ म विचारुण आणि मंग सांग म मला. हो, तु ऑल तु किती वाज किती वाजता मी तुला फोनकडू म्हणजे तू किती वाजता तु free अशीळ? उद्या बारा पर्यंत सकाळी. हम्म नय मी दोन वाजताते जायन ऑफिसला तर मी चार वाजता करतो. चालते, ठीक हे. ठीके चालतो, करतो मी उद्या फोन वॉरेन बफेट वॉरेन बफेट यांचे बालपण ते तरुणपण सतराव्या शतकामध्ये जॉन बफेट नावाचा एक विणकर बहुदा यूरोप मधल्या धार्मिक जाचाला कंटाळून अमेरिकेमध्ये पळून आला

कंजूसपणाचं एक मजेशीर गुणधर्म अगदी ठळक पणे दाखवणारी घटना घडल्याचं दिसून येतं सिडनी बफे नावाचा माणूस काही उद्योग धंदा जमत नसल्यामुळे आपल्या सख्या आजोबांच्या शेतात मजुरी करायला गेला पण या आजोबांना त्याचं काही विशेष असं वाटलं नाही त्यांनी इतर मजुरांपेक्षा मजुरांप्रमाणेच आपल्या या नातवालाही अगदी कमी पगारावर काम करायचं अरमान सोडलं या नातवानं म्हणजे सिडनीनं सुरुवातीला नाराजीनं हे काम करायला सुरुवात केली खरी पण लवकरच वैतागून त्यानं हे अत्यंत कमी पगाराचे मजूरीचं काम सोडलं आणि तो अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यामधल्या ओमाहा गावी निघून गेला

आपल्या आईच्या नातेवाईकाकडे म्हणजेच आईच्या वडिलांकडे ओमाहा येथे दाखल झाला सिडनीच्या या दुसऱ्या आजोबाचा ओमाहामध्ये एक व्यवसाय होता अमेरिकेच्या इतिहासात गाजलेली यादवी युद्ध नुकतंच संपल्यामुळे ओहामा ओह ओमाहा गाव रेल्वे मार्गानं इतर ठिकाणांशी जोडण्यात आलं होतं त्यामुळं हे गाव अचानकपणे आकाशगोतात आले आणि आपण या परिस्थितीचा फायदा उठवला पाहिजे हे लक्षात घेऊन सिडनी बफेनं किराणा मालाचं दुकान टाकलं ओहामाच्या तो पर्यंतच्या इतिहासामधलं किराणा मालाचं असं हे पहिलंच दुकान त्याचा हा नेहमीच चांगलाच यशस्वी ठरला नी सिडनीचा धंदा जोरात सुरु झाला सिडनीनं म्हणजे आपल्या नातवानं असला वेडवागळेपणा केल्याबद्दल शेतमालक असलेल्या त्याच्या आजोबांना त्याची खूप काळजी वाटायची ते वारंवार पत्र लिहून त्याला सल्ले द्यायचे आणि तो मात्र त्या सगळ्या सल्याकडे साफ दुर्लक्ष करायचा फक्त काही महिन्याचे सल्ले त्यानं मानले आणि त्यानंत त्यानंतरच्या बफे मंडळीनुसार त्या सल्ल्यांनुसारच आपलं आयुष्य जगायचं असं ठरवलं असावं ते सल्ले म्हणजे कर्ज काढू नयेत, उदारी वाढवू नये आणि आपल्या उत्पन्नात समाधान मानावं सिडनीन आपल्या व्यवसायात जम बसवून त्यात यश मिळवल्यावर लग्न केलं पण दुर्दैवानं सिडनीच्या बायकोच्या पोटी जन्मलेला सारा जन्मपैकी फक्त अंश आणि फ्रॅंक ही दोनच मुलं मोठी होईपर्यंत जगली सिडनीन आपल्या दुकानाचा व्याप खूपच वाढला त्यामुळं त्याच्या दोन्ही मुलांनाही दुकानात काम करावं लागलं एकेदिवशी हे दोघे भाऊ आपलं दुकान सांभाळत असताना हेनरीटा दिवेल नावाची एक अत्यंत सुंदर तरुणी आपल्या सावत्र आईच्या रसाळा कंटाळून नौकरी मागायला म्हणून तेथे आली हेनरीटाच्या सौंदर्याने अंश आणि FRANK या दोन्ही भावांना बघता क्षणीच घाया करून सोडलं पण त्यांच्यापैकी अंष्ट जास्त देखणा असल्यानं हेनरीटन अठराशे अठ्यानो साली त्याच्याशी लग्न केलं या घटनेनंतर नाराज झालेल्या फ्रँकनं किराणा मालाचं दुसरं दुकान उघडलं आणि तो आपल्या सख्या भावाशी परत कधीच बोलला नाही अंश आणि हेनरी हेनरीटा आपलं दुकान अगदी अस्कसोशीन चालवायचे सगळे हिशेब चोखपणे ठेवणं, कुणाला फारशी उदारी करू नं देणं स्वतःवर कर्ज होणार नाही याची काळजी घेणं या गोष्टीवर त्यांचा भर असायचा. हेनरीटा अत्यंत धार्मिक होती त्या दोघा नवराबायकोला कसलंही व्यसन नव्हतं तिचा स्वभाव अत्यंत कडक शिस्तीचा होता आपल्या सगळ्या मुलांना दुकानात काम करायला लावून सुद्धा तिनं त्यांना चांगलं शिक्षण घेण्यास भाग पाडलं होत तिच्या पोटी जन्मलेल्या मुलापैकी तिसरा मुलगा ओड म्हणजे वॉरेन बफेचा पिता ओड ला नेहमी आपल्या मोठ्या भावांनी वापरलेले कपडेच वापरावे लागत तसेच शाळेमध्ये इतर श्रीमंत मुलांबरोबर वावरताना राहणीमानाबाब राहणीमानातल्या फरकामुळे आपण साधारण कुटुंबातले आहोत याची त्याला सतत जाणीव होत असे ही गोष्ट त्याला सतत टोचतही असे जन्मानं कुणी श्रेष्ठ आणि कुणी कनिष्ठ हे ठरवलं जाण्याला ओडचा असलेला विरोध तेथे सुरु झाला पत्रकारितेमध्ये आपलं पदवीच शिक्षण पूर्ण करून एका स्थानिक वर्तमानपत्रामध्ये ओडन वार्तावराची नौकरी धरली तिथेच लैला STALL नावाच्या इतकं समविचारी तरुणीच्या तो प्रेमात पडला ओड प्रमाणेच लैलाचीही राजकारण आणि समाजकारण यांच्याविषयी ठाम मतं होती तसंच समाजमधल्या वेगवेगळ्या स्थरामधे असलेल्या लोकांमध्ये सतत केल्या जाणाऱ्या फरकाची या दोघांनाही मुळापासून चिड होती अजून नैनाच्या बाबतीतली तरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तिची आई आणि आजी ह्या दोघी मरून मनोरुग्ण होत्या एकदा लैलाची आई आपल्या तीन मुलींपैकी एका मुलीच्या मागे एकटे लाकूड घेऊन पळत सुटली होती ह्या घटनेनंतर लैलाच्या वडिलांनी आपली नौकरी सोडून मुलींच्या सांभाळ करायचं ठरवलं तसेच लैलाच्या आजीला पर तर मनोरुग्णांसाठीच्या इस्पितळातच भरती करावं लागलं आणि तिथेच तिचा मृत्यू होत होता झाला होता अश्या परीस्थितीत लैला मध्ये

आपल्या आईच्या आपल्या आईच्या विचित्र वागण्यामुळे लैलाला लहानपणापासूनच आपल्या वडिलांच्या वर्तमानपत्राच्या व्यवसायात मदत करावी लागे त्याच ना गाव अमेरिकेलमधल असलं तरी प्रामुख्यानं जर्मन भाषिक होते त्यामुळे हे वर्तमान पत्र जर्मन लोकांनाही आवडलेलं अशाच स्वरूपाचं होत आवडेल अशाच स्वरूपाचं होत पहिल्या महायुद्धात नंतर जर्मनीच्या विरोधातलं वातवरण वाढल्यावर साही सहाजिकच ह्या वर्तमान पत्राचा खूप हप खूप उफाटला हेलो विकास कुठ आहे काय फिरायला चाललो होतो आर संभाजी नगर ला काय कश्यान?

रेलवे नि चालला काय

अं बर आहे वा रेलवे आहे म्हणून तरी बर आहे स्वस्त आहे मस्त जान होते कुठेबी

काय किती रुपये तिकीट आहे तिकडे जायला

अं ह ह अं साठ रुपये तिकीट आहे आणि खूप स्वस्त आहे अस जर जायेचे म्हणल तर तीनशे चारशे रुपये लागते साठ रुपये तिकीट आहे रेलवे न खूप कमी आहे हो न रेलवे मी पण माग तिकड केदारनाथ ला गेलतो त मला इथून दिल्ली ला मी फक्त रेलवे न साडे पाचशे रुपयात मध्ये गेलतो फक्त ते पण झोपून गेलतो अं स्लीपर नि का ह रेलवे म्हणजे कस आपल्या भारत देश्याची ती लाईफ लाईन च मानावं लागल मी त म्हणतो

खूप म्हणजे रेलवे म्हणजे खूप सेफ प्रवास आहे कुठ अक्शिडेंट चा वगेरे काही प्रोब्लेम नाही आहे काही नाही आहे एकदम चांगल्या म्हणजे झोपून जातो त्यान माणूस त्यान खूप लांब पर्यंत माणूस सहज ते जावू शकतो हो न रेलवे न समजा आपण हजारो किलोमीटर जरी प्रवास केला त वाटतच नाही कि आपण प्रवास केल आहे आता इंडिअन रेलवे मधी आजून पण खूप काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलोप व्हायला लागलय त्याच्यामुळे सरकार पण ध्यान घालायला लागल कारण सरकार ला माहित आहे एवढी लोकसंख्या वाढली आणि मेनं जे ट्रान्स्पोर्ट च जे ऑप्शन आहे ते आपल्याकड रेलवे च आहे हा राईट राईट

या मुळे ब बऱ्याच म्हणजे अं भारत रेलवे च्या बाबतीत खूपच चांगल डेव्हलप झालेलं आहे न सध्या वंदे मातरम् एक्सप्रेस आता लोंच झाली नवीन तो पण आहे ती पण आज लाँच झाली आणि भारत भारताची पहिली रेलवे आहे ते अठराशे त्रेपन्न ला धावली होती मुंबई ते ठाणे हि पहिली रेलवे अठराशे त्रेपन्न ला धावली होती का? हा ठाणे ते मुंबई धावली होती त अठराशे त्रेपन्न तर आज जवळपास दिडशे वर्ष होवून गेले त्या गोष्टी ला ह म्हणजे ज्यावेळेस फर्स्ट टाईम रेलवे आपण लांच केली होती तर ती इंग्रजांच्या काळात त्या वेळेस अं ट्रान्सपोर्ट च्या उद्दिष्टाने ती डेव्हलप करण्यात आली होती म्हणजे रेलवे लाँच करण्यात आली होती त्याच्यानंतर त्याच्यात इमप्रूव होवून भारताच अख्या भारताच म्हणजे सगळ्या भारतामध्ये जवळपास त्याचे जाळे पसरले आहे

व बुलेट ट्रेन शुद्धा सुरु होणार आहे म्हणजे ज्या पद्धतीन दिवसेन दिवस ज्या पद्धतीन वेग म्हणजे ज्या स्पीड च्या ट्रेन येत आहेत इंडिया मध्ये खरच खूप अस चांगल्या प्रकारे डेव्हलप होत आहे काही अस म्हणायला हरकत नाही रेल्वे च्या बाबतीत हो बरोबर आहे कारण इंग्रज आपल्यावर एवढे वर्ष राज्य करून गेले पण एक गोष्ट ते आपल्याला सोडून गेले ती म्हणजे रेलवे च आहे

डबल ट्रॅक पण टाकणार आहे म्हणून जे कि क्रॉसिंग साठी प्रोब्लेम आहे सध्या चालू म्हणजे क्रॉसिंग एका ट्रेन ला वेट करायला लागत ना त मग तेपण काही दिवसान आता कराव लागणार नाही मग डबल ट्रॅक झाल्यावर कस ह्या ट्रॅक वरून एक रेलवे आणि त्या ट्रॅक वरून एक रेलवे अस भारी

चांगल आहे मग बरेच मग त्याच्यानी अं अस म्हणजे ऑफ सिग्नल ची प्रोब्लेम होते ते पण होणार नाहीत ना मग अस जर डबल ट्रॅक ची जर रेलवे झाली ह हो याक्शिदेंट पण खूप रेअर होत आहेत पण याक्शिदेंट आपण टाळू शकतो तो डबल ट्रॅक झाल्यावर कारण कि सगळ एवढ कॉम्प्रमाइज करायची जास्त गरज पडणार नाही त्याच्यामुळ आपण हि ट्रेन या रूट न अस बरेच याक्शिदेंट जे रेअर पण होत ते पण आपण टाळू शकतो

आणि ते पण होवून जाईल आता भारत ज्या पद्धतीन आता जे अं वाहतुकीवर जे लक्ष्य केंद्रित करत आहे तर अस येईन त्या दहा पंधरा वर्षा नंतर नक्कीच भारत एक अं जगात अस चांगल्या पद्धतीन हे कामच काम करल जगात चांगल नाव रोशन करल कारण कि खूप म्हणजे जो आता ची जे सरकार आहे ते खूप चांगल्या पद्धतीन काम करायली न रेलवे च्या बाबतीत म्हणा किवा रस्त्याच्या बाबतीत म्हणा हो हो बरोबर च आणि मुंबईत पण आता एवढी लोकसंख्या आहे आणि मुंबई ज्या रेलवे आहेत लोकल, लोकल रेलवे मध्ये मुंबई ची हे म्हटल जात अं लाइफ लाइन म्हटल जात हे

काही लोक अप डाऊन करते जॉब ला जाते सगळे ट्रेन मुळे शक्य आहे ह ना मग ते ट्रेन मुळेच मुंबई मध्ये शक्य आहे कारण कि इतकी लोकसंख्या आहे त्या मुंबई ची आणि इतके ट्रान्स्पोर्ट होते तर ते फक्त रेलवे मुळेच शक्य आहे हो आता पुन्हा रेलवे च्या याच्या इलेक्ट्रीक वर पण रेल्वे यायलात काही जे कि इंजिन त आहेच पण वरी पण इलेक्ट्रिक असणार आणि इलेक्ट्रिक मुळे कस रेलवे चा स्पीड जास्त वाढत्य पुन्हा आता एक्ष्प्रेस यायल्यात जाश कि जनसाताब्दी एक्ष्प्रेस ह्या देवगिरी एक्सप्रेस बऱ्याच एक्ष्प्रेस नवीन नवीन आता डेव्हलप करायला आता सरकार संख्या वाढवायलय ह चांगल आहे न मग तिच्यामुळेच न आता तिच्यामुळेच त खूप भारी झाल न सगळ्याच काही व्यवस्तीत अं म्हणजे लोकांसाठी एक शुविधा उपलब्ध व्हायला त्या रेलवे मुळे रोजगार पण अवायलेबल व्हायलेत रेल्वे मधी जॉब वगेरे भेटतेत रेल्वे खरच खूप छान आहे खर रेल्वे मूळ जे मिडल क्लास लोक आहेत त्यायला जॉब रोजगार भेटायला समोसे, बॉटल काही पण विकू शकतेत न ते हा परत आपला जो माल शेतीचा जो माल आहे तो ट्रान्स्पोर्ट होतो रेलवे न अशे मालवाहकतुक पण रेल्वे आहेत न हो मालगाड्या पण कोळसा, डीझेल, पेट्रोल हे पण बऱ्याच ह्या राज्यातून त्या राज्यात ट्रान्स्पोर्ट च आपल जे मोठ्या प्रमाणात जे होत आहे ते ट्रेन न च माल जात आहे चार कोल वगेरे लाइट प्रोड्युस करण्यासाठी अं ट्रान्स्पोर्ट केला जातो ट्रेन नच आहे ट्रेन मूळच शक्य व्हायल सगळ काही नाही तर अशक्य होत हे नाही त शक्य न्हवत न त्याच्यामुळे त्यामुळेच शक्य झालय हे सगळ रेल्वे मूळ आता थोडक्यात सांगायचं झाल तर आमची जी पुरळी आहे पुरळी पासून आमचे जे शेतकरी बांधव आहेत ते सगळे माल आहेत ते अं खुय्प लांबवर घेवून जातात जवळपास दिल्ली पर्यंत नेल नेतेत अस म्हणायला पण हरकत नाही त्याच्यामुळे अस चांगल्या किमतीत अस प्रोडूस जात आणि त्यांना चांगल इकॉनॉमीली फायदा पण होत चांगल्या पद्धतीने म्हणजे अश्या खूप अश्या गोष्टी आहेत कि ज्यामुळेरेल्वे मुळे लोकाना अस फायदा होतो त्या गोष्टीच ह बरोबर आहे कारण कि रेल्वे कसा आणि आता रेल्वे च जे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आता सध्या केंद्रीय मंत्री आहेत ते पण चांगले हुश्यार आहेत ते पण आता वेगवेगळ्या नवीन एक्ष्प्रेस चालू करायलेत स्वचता वर लक्ष्य ध्यायलेत आता मेन ट्रेन मध्ये एकच प्रोब्लेम आहे थोडस छटा वर लक्ष्य दयायल पाहिजे सरकार न तेच एक प्रोब्लेम आहे अस मला वाटत हो तेवढाच तो एक प्रोब्लेम आहे फक्त बरोबर आहे बाकीच काही एक प्रोब्लेम नाही आहे खूप चांगल्या चांगल्या ट्रेन आता म्हणजे आल्यात अं बऱ्याच आहेत कि जे कि फ्यासिलीटी वगेरे अवायलेबल आहेत आता हो आता आपल्याला ए सी च्या पण ट्रेन येत नॉन एसी येत जनरल आहेत स्लीपर आहेत थ्री स्टार आहेत अश्या बऱ्याच ट्रेन आहेत त्याच्यामुळे घरबसल्या पुन्हा रिझर्वेशन होवू शकतेय त्याच्यामुळे काही प्रोब्लेम राहिला नाही हा तेच न काहीच प्रोब्लेम वगेरे आहेत आता रेलवे आणि रेलवे विशेस म्हणजे रेलवे मूळ खूप अस जे लोक संख्या आहे ती सगळ म्यानेज होत जर एक विचार केला जर रेल्नवे सल्या असत्या तर लोकान ट्रान्स्पोर्ट कस केल्या असत्या भारता भारताची जे लोकसंख्या जर पाहिली ते वन पॉईंट फोर बिलियन

आणि जवळपास फिफ्टी परसेन्ट लोक हे ट्रान्स्पोर्ट फक्त रेल्वे ने करतात

हा तर बरोबर आहे कोळश्या पासून सुरुवात केलती पहिले कोळसा लागायचा आता कोळसा नाही काही नाही आता म्हणजे हळू हळू आपले श्यास्त्रदन ते इम्प्रुव्हमेंट करायलेत त्याच्यात बरेच काही आणि येणाऱ्या काळात

म्हणून हे रिअर जे याक्शीडेंट होत आहेत एक अर्धा ते पण नाही व्हाहीला पाहिजे हा तेच न नाही होत आता बऱ्याच पैकी जे आता आपले जे केंद्रीय मंत्री आहेत रेल्वे चे ते खूप म्हणजे हुश्यार आहेत आणि ते खूप चांगल्या प्रकारे पद्धती न काम करत आहेत त्याच्यामुळे काही प्रोब्लेम नाही आहे

हां सर

पण सर तुम्हाला एक गोष्ट सांगाय ची उद्योगपतींचा सांगायचं होतं की आता आजकाल चे मुलांना ऐन पिण्या वगैरे आदत लागली drinking वगैरे म्हणतो आपण ज्याला हो म्हणजे हे पिण्याचे आज खूपच घाण आहे सर म्हणजे काय काय मुलांना पिल्यानंतर काही ही कसे ही हरकते आहे करायला लागत. लागून जातात.

मग बाकीची मुलं असतात जसं पाणी पिल्यानंतर alcohol वगैरे जे आपण म्हणतो. हां ते पिल्यानंतर तशी हरकत करतात तर ते तुम्हाला सांगू पण नाही शकत मी. काही काही मुलांचे video पण असे viral होतात म्हणजे मुलं काढून ठेवतात ते दाखवतात मला . त्यामुळे म्हणजे ती पिल्यानंतर सकाळी काही आठवत नाही मी काय केलं होतं रात्री असं काय होतं सर? हो म्हणजे काही काही लोकं पण असे राहतात की दुसर्च्या ठिकाणी जातात पियला आणि दुसर् याच ठिकाणी बरेच उलटी वगैरे करायला लागतात म्हणजे खूपच घाण गोष्ट झाली सर

हम्म नाही नाही दुसर् याचा रूम वर ये A नावाचा मित्र होता माझा त्यानी केलं होतं. आता मग ते दुसर् या दुसर् या मित्राच्या रूम वरती गेला होता तो पण तेव्हा पण त्या सांभाळून घेतलं होतं. काही मुलं कशी असतात ते स्वतःला सांभाळून घेतात सर असं मी ऐकलं खूप वेळ. अह जसं की आता अह एक A नावाचा मित्र होता तो एक M नावाच्या मुलाच्या रूम वरती गेला होता, तर त्याने खूपच अह म्हणजे पिऊन घेतले होते बहुतेक काही तरी. ते वेगळ्याच प्रकारचा bottle मध्ये येत काही तरी तिथून घेतलं होतं आणि मग त्याच्या नंतर विषय असा ला सर त्याला नंतर कळलं होतं की काय एकदम जेवण वगैरे फूल करूण घेतला त्याने आणि मग नंतर पंधरा वीस minute झोप ला होता बहुतेक तो. नंतर एकदम त्याच्या अह पोटा मध्ये काहीतरी वेगळं व्हाय ला लागला पण तो तरी पण इतक्या अह आपण काय म्हणतो बेहोश सारखा अह अवस्थेत होता तो. एकदम बेहोश सारख्या अवस्थेत होता तो. तरी पण तो अह आपण म्हणतो ना अं Bathroom वगैरे म्हणतो आपण, मोरी वगैरे म्हणतो तो तिथं गेला तिथं जाऊनस त्याने vomit उलटी केली होती. नंतर पूर्ण तिथल्या तिथं clean होते तिथं अह असं ते नल अस्थोना असा पाइपवाला नल हलवायचा इकडे तिकडे त्याने पूर्ण तिथं clean करून टाकलं होतं ते सगळं

अप्रतिम सर म्हणजे अप्रतिम. काही काही मुलं हे सगळे गोष्ट अस महान पद्धतीने सांगतात ना की मी पिल्यानंतर हे असं केलं तसं केलं खूपच म्हणजे महान ही महान कार्य आहे म्हणजे हे सगळे लोक नाही करू शकत ना

हो हो आपण मागचा topic मध्ये ते मी MAN मान चा अह कशा प्रमाणे तुम्ही आपलं मन दुखाव लं ते पण मला जाणायच होत होतं. हो सर ते पुढच्या वेळेस सांगतो. मी तुम्हाला म्हणजे आता आपण ए topic चं वेगळं होतं आपला आताचा. मग आता याच्या मध्येच करून घेऊयात न आपण complete. हां तर ते पुढच्या वेळी तेच Topic घेतो की अह कसम topic चं नाव काय decide त्याचा पुढचा पण ते सांगतो मी तुम्हाला थोडा वेळने. अं आता असं होतं की माझा एक K नावाचा मित्र होता मला ते दुसर् या मित्रा नं सांगितलं होतं की असं असं किस्सा घाडला त्याच्या रूम ला. अह किस्सा असा घडला सर म्हणजे तुम्ही मित्र आले होते सगळे तर मग असं आपण म्हणतो एकदम. अह म्हणजे एकदम इच्छाशक्ती दुसर् यांना दाखवायचं किंवा मला काही होत नाही काही नाही. त्याच्या मध्ये त्याने दोन तीन ते काहीतरी म्हणतात असं एकदम कोर कोर घेतलं होतं दोन तीन glass तर त्याला नंतर अह असं झालं सरतो एकदम काय सांगू तुम्हाला रडायला लागला होता बिचारा लहान मुलांसारखा. अरे बापरे म्हणजे अह रडत रड रडायला पिला नंतर म्हणजे काय त्याचा सोबत पण काही तरी झालं. हो तेच तुम्ही म्हणजे त्या मित्रा ला मी सांगितलं होतं की तू तेच विचाराय ला बोल ला नाही का? मग तो बोल ला की नाही सर तो विचारत होता रात्री सगळं पण तो दोन minute बोलायचं आहे फक्त असं असं लगेच परत रडायला लागायचं आणि परत मधून झोपुन जायचा म्हणजे मग त्याला उठवल्या नंतर परत तील आठवायचा आणि तो काय बोलत होता. परत तेच repeat केलं मन्हे त्याने फक्त दोन ते तीन वेळा विचारलं मन्हे मग त्याला कडून गेलं मन्हे या काही पूर्ण सांगणार नाही आता कारण की झोप लागते आणि रडतोय. मग त्याने विचारायचं बंद केलं होतं मग त्याच्या विरुद्ध तिने एक काम केलं. त्याला हसवणे साठी त्याने त्याचे दोन्ही मैत्रिणी होत्या त्यांचे नाव घेतले नंतर ते Body दुखत होती. तुम्ही Body ला वगैरे हात लावून त्याला थोडा गुडगुडी वगैरे करून हा हासवाल तेला. मग तेव्हा त्याचा पण मित्राच्या मनात आपण शांती वाटली. कारण की तो मित्र पण इतका घाबरून गेला होता की तो मुलगा आधी असं कधीच नाही झालापण यावेळी कसा काय झाला तो? तर मग मी ते विचार करत होतो की म्हणजे मित्रा ला काय झालं होतं? त्याने अजून पण clear केलं नाही. मान्य की तुम्हाला आणि एकदम मोठा आहे सर एकदम मना मध्ये त्या गोष्टी साठवून ठेवतो दुसऱ्यांनाही सागात, पण कधी कधी असताना ही एक अह सी type चा मित्र असतो. आपला त्याला सांगून द्यायचा असतो कोणा ला सांगत नाही किंवा कोणा ला शेर नाही करत हा.

मध्ये कसे खायचे मुलं charger सारखे राहतात. charger च्या point सारखे राहतात. अह ते कोणत्या? पण मोबाईल मध्ये connect होऊन जातात. बरोबर की नाही सर? connect होऊन जातात सर मान्य पण तरी पण अह तिकडे एक अह वेगळी charging असते ना? किंवा तिकडे charge झाल्यानंतर चार फुलं असतो एक दुसऱ्याकडे charge, पण तिकडचे charging वेगळी असते सर. येतो एक मेन गोष्ट असते ना. आता तुमच्याकडे समजा MI फोन आहे. तुमच्याकडे MIphone आहे MI चारजर तुम्ही कंपनीचा युस केला तुमचा mobile चांगला असेल. बाहेर चं वेगळं oppo वगैरे चा use केलं तर मग ते वेगळ थोडं charging चा आपला mobile चं खराब होतो. त्याला माहिती आपल्या इकडे थोडं सगळं चांगलं चार जर आहे तर मग त्याच कडे जाताना प्रत्येक वेळी. पण तिकडे कसं MI वाल्यांना पण काही मध्ये बिघडून वगैरे येतच cable वगैरे तर मग ते काय असेल ते मुलांना वाटतं की आपलं charger बिघडले तर मित्रा चा charger गला येतो. त्याला तिकडे जाऊ द्यायचं इकडे नाही बोलवायचं असतं बरोबर हम्म ते आता आह अजून हेच केला बोला बोला सर. म्हणजे आता तुम्ही पण सागा तुमचा बद्दल काही तरी ची तुम्हाला अह तुमचं अह पुणे मधलं सगळ्यात चांगला पल कोण होतं ते तुम्ही सगळ्यात अह मन मुता बिक तुम्ही खुश होते की मना पासून तुम्ही खुश होते की हो हे सगळं माझ्या सोबत होत आहे. आणि मी मना पासून खुश आहे. हम्म मग तसं जर का बघायला गेलो तर आता सांगता येणार मला कारण की तिथं मी विचारच केला नाही कधी. पण जेव्हा विचार करेल तेव्हा नक्की कळेल तुम्हाला की हे चांगलं होतं माझ्या सोबत. चालेल सर आणि आज तुम्ही मी ऐकलं तुम्ही cake cut केला.

हो सर ते माझे दोन मित्र होते पण ते आले होते अह तर आधीच तिकडं च्या रूम चे ते late आलेत मान्य पण तरी पण आले होते तेव्हा जाणार होते पण ते कसं थोडं college वगैरे दूर आहे ना सर त्यंचा. तर ती college वगैरे Regular करणारे मुळे ते आह मग आम्ही कसं इथं ड day ज्या दिवशी birthday त्या दिवशी तुम्ही जात आमचं कसं असतं late पण जातो कधी कधी. आता खूप प्रत्येक मित्रा च्या बड्डेला लेट गेलोय. बहुतेक मित्रांच्या birthday आम्ही late केले आहेत. त्यामुळे ते आज आले होते. त्यानी cake वगैरे cut केला माझा मस्त बस्ती थोडा वेळ तिकडे खाली लोकं इकडे तिकडे पंधरा पंधरा दाबेळी वगैरे खाती आम्ही सगळ्यां नी. त्यानी रूम ला सोडला मला. जेवण वगैरे म्हणजे मी नंतर त्यंचा मेस ला गेल होत त्यंचा मेस तिकडे होती माझ्या मेस इकडे होती. तेव्हा फक्त असंच मित्र मित्रा ला होता. थोडं खायला गेलो फिरायला गेलो. असं मनमोकळं जाताना मित्रां मध्ये बसल्या वरती. हम्म हो खूप छान मित्र आहे माझे थोडे पैशांनी कमी येते थोडे असं वाटतं मला कारण की माझ्याकडून एक भाडा घेतला होता येत नाही पण त्याच्या काही चुकलं होतं कारण की ते दोन मित्र नाही म्हणत होते माझ्याकडून भाडा घ्याय ला कोणती बाकी ची जे चार मुलं होती रूम मध्ये राहणारी दुसरे ते म्हणत होते की नाही म्हणे एक मुलगा पण एक दिवस घरी गेला होता आणि मग त्याच्याकडून पण नाही घ्यावं लागणार असं होईल म्हणे मग आपल्या लाच होईल म्हणे त्या पेक्षा आपण त्याच्याकडून घेऊन येत मग मी त्याच्याकडे पुढाकार केला आणि मग मी म्हटलं नको मी पण देतो म्हटलं तुम्ही शांत बसा म्हटलंतुम्ही स्वतः हून त्याला पैसे दिले होते तर देऊन टाका त्याला.

माझा घेणारच न. कारण काही काही हो नाही काही काही मुलं तर ते तारीफ करत राहतात की माझे जुने मित्र, जुने मित्र मग ते तर माझा घेणारच. मग त्याच्यावरती.